गिटार ड्रम पियानो माइक असे विविध म्यूजिकल इन्स्ट्रुमेंट या दुकानात बघायला मिळते.

लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाची अतिशय छान सुविधा इथे केलेली दिसत आहे.

सांस्कृतीक लग्नासाठी पाहुणे जमलेले दिसत आहे पाहुण्यांच्या आगमनाच्या रस्त्यात वृक्षही रोपण केलेली शो ट्री ठेवलेली आहे.

चित्रात प्राचीन काळातील मुगल इमारतीचे प्रदर्शन करुन दाखविले आहे.

याच लग्नाचा स्टेज आपल्याला ह्या चित्रातून दिसत आहे.

समोरिल चित्र हे एका लक्जुरीअस बस च्या मोडेल चे आहे.